ह्या चित्रमध्ये एक साऊथच सिटि च चित्र आहे साऊथ मध्ये आइसक्रीम च नाव --

एटी फोरजी पण दिसत आहे आणि फळांचा ठेला पण आहे खूप सारे वाहने पण आहे इकडे.

चित्र एका गलीच आहे गलीमद्धे --

महत्वपूर्ण गोष्ट आहे ही इलेक्ट्रिक चे ऑटो आहे आणि ही खूप स्मूत चालते बट सारख रोडवर --